बर बर मला आता हे म्हणायच होत की अरे तुला आठवतंय की काल सीओ येतायेत. कमांडिंग ऑफिसर त्यानी स्टेटमेंट पास केलंय आठवतंय?

उपाध्याय साहेबांनी, उपाध्याय साहेबांनी बोललं काय तुला माहीत आहे का?

आता मला पुढं ऑर्डर द्यायची गरज आहे

ओके तर पीओके पण आहे लवकरात लवकर आम्ही हातात घेऊ म्हणे.

अच्छा वि आर रेडी टू टेक द्याट.

की चालू एवढं की तुला पाहिलं माईंड गेम खळायचे युकेसोबत आणि म्हणून नंतर काय करायच

की त्यांना बरोबर मग नंतर नाही का वेळ आली की तेंव्हा स्ट्राईक करायचं आणि बरोबर पूर्णपणे पीओकेवापीस घ्यायचं. तरुण तो प्लॅन चालू आहे तर मग काल काय झालं जेंव्हा मी काल स्टेटमेंट ऐकलं तर मला वाटलं की ओके काहीतरी वेगळं असेल त्यानंतर मी ऐनलाईझ केलं. अ तर मला असं जाणवलं की ओके हे इतकं असं काय वेगळं नाही आहे. म्हणजे हे काय जनरल स्टेटमेंट पास पण नाही केली यांनी यांनी खरचं काय तर विचार केलेला आहे पुढचं एक एक महिना झालं त्याचं चालू आहे कारण ते डिफेन्स पण मिनिस्टर बोलत होते, त्यानंतर एअर फोर्स अ एअर फोर्स चीफ मार्शन पण बोलत होते.

आणि फायनली रिलीझ करून टाकली स्टेटस. ते कसं आहे त्याचं कसं आहे कमांडवाले फक्त वाट बघतायेत तर एकदा झालं चालू की बंद नाही होणार काय प्रॉब्लम नाही ते म्हणतात की सगळं

आता आपले आहेत ना खुप सारे लोकं आहेत तिकडे आपल्याला जे माहिती पडतं नाही का वेळोवेळी की काय चालय काय नाही त्यांच्याकडून मला माहिती पडतंय की

खुप प्लांनिंग चालूं आहे त्यांची म्हणजे ऑनग्राउंड खूप टीम तयार केलेली आहे त्यांनी. ओके नेटवर्किंग असेल कम्युनिकेशन असेल ओके आर्टिलरी डिपार्टमेंट असेल किंवा इन्फेन्ट्री वगैरे असेल खूप सगळे तैनात आहेत एकदम व्यवस्थितपणे. तर बस आता न्यूज येणार एखादया दिवशी की भाई झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी. म्हणजे कम्प्लिट झालेलं आहे आणि त्या न्यूजचीच मी वाट बघतोय आता.

अ आपण ज्यावेळेस लँड अक्यूज करण्यात तिथलं जे लँड आपलं ताब्यात घेणार कब्ज्यामध्ये रिटर्नमध्ये तर तिथले जे छोटे छोटे जे गाव आहेत ते त्यांना रिमूव्ह करणार का ते आपल्या टेरोटेरीमध्ये घेणार? ओके आता त्याचा प्रश्न विचारलंयस तर आपल्या अ कोंस्ट्युशनमध्ये अ आर्टिकल्स असतात तर त्या आर्टिकल्स मधलंच पहिलं आर्टिकल जो पण आहे तो म्हणतो की भारत हा एक देश आहे. ओके आर्टिकल दुसरा जो पण आहे तो म्हणतो की या देशांमधल्या सगळ्या बॉण्डरीज जे पण आहे त्या देशातलं बाउंड्री मधले जेवढे लोकं आहेत ते त्यांचे आहेत. तर टेक्निकली होणार काय आहे की जर आपण एखादी गोष्ट ऍक्वायर केली आर्टिकल तिसऱ्यानुसार जर आपण एखादी अ एक्विजीशन म्हणजे तो पूर्ण तो एरिया जर लँड आपल्या एरियामध्ये घेतला तर त्यानंतर आपण गाव काढणार नाही ते गाव तसेच्यातसे राहू देणार त्यांची नावं आहे तसेतसेच राहू देणार. फक्त आपण करणार काय आहे तिकडच्या जे पण लोकं आहे त्यांना भारतीचं नागरिकत्व देणार आहे म्हेणजे आपण काय करणार शेवटी थोडक्यात म्हणजे आधार कार्ड त्यांचे बनवणार

ओके तो एरिया वगैरे मार्क करून घेणार बॉर्डर वगैरे आखून घेणार आपली परत अन आपली जी त्यापुढे जाणार म्हणजे थोडक्यात होणार काय की पूर्ण भारतात तो पीओके शामिल होणार त्यांनंतर पूर्ण मॅप्स वैगेरे होते जे आपले.

ते बदलले जाणार पाकिस्तान वगैरे नाही का त्यांच्या सोबत आपण मॅप्स वगैरे चेंज करणार. आणि त्यांना फायनल सांगून टाकणार की ही आपली जागा आहे. त्यांनतर रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम तिकडे सेटअप करणार. मग झालं म्हणजे ते फायनल्स स्टेप असणार आहे की झालेलं आहे आपलं. आणि आर्टिकल फोर जे पण आहे त्यानुसार आपण काय करतो की आपल्या समजा आपल्याला नाव बदलायचे आहेत

आता जसं फॉर एक्झाम्पल तिकडं त्या पर्टिक्युलर प्रदेशाला म्हणतात आपण

एरियाचं नाव देणार कदाचित जम्मू आणि कश्मीर मधेच तो एरिया ऍड अरु किंवा त्याला एखादं वेगळं राज्य म्हणून घोषित करून टाकू तर ते कदाचित होऊ शकेल पण प्रश्न पुढचा हा येतोय की तो राज्य प्राप्त केल्यानंतर मग काय? तर तुझं काय मत आहे की काय व्हायला पाहिजे पुढं आता? नंतर रॉड कनेक्टिव्हिटी त्यांनतर जे पण संसाधन वगैरे आहेत तिथे जे आता जे न के मध्ये पोहोचले गेले, अशी तिथे कनेक्टिव्हीटी होईल. त्यांनतर आलरेडी ते कश्मीर म्हणजे स्वर्ग म्हणून मानलं जातो बरोबर

तर तिथली टुरिझम वाढेल आणि जे बाकीचे लोकल लोकं येतात अ अदर पार्ट ऑफ इंडिया, त्यांचे रेहेलचेहेल वाढेल तिथं. त्यांनतर तिथली जी लोकल लोकं आहेत त्यांना रोजगार मिळेल.

ते त्यांचे हॉटेल छोटी छोटी हॉटेल जरी चहा आणि पकोडे वगैरे जे काही तिथले त्यांचे चालते.

तर त्यांचं एक नॉर्मल अ जीवन जगण्याचं साधन होऊन जाईल कारण की तिथं काय आहे, मोस्ट ऑफ गुज्जर, बकरवाल कम्युनिटीचे लोक आहेत पहाडी

हां तर त्यांचं काय साधन काय फक्त म्हणजे आपली जी भेड बकरी आहे हं तर त्यांचं जीवन त्यांच्यावर आहे ना भेड बकरीवर जे उल वगैरे काढून ते विकतात किंवा त्या दुधावर बरोबर बरोबर त्याच्यावरनं आठवलं ते पश्मिना बद्दल नाही का तू म्हणत असशील.

कला कलावंत लोकं आहेत त्यात तसे आपण नॉर्मली कश्मिरी अ फर्निचर बघतोय, कश्मिरी शॉल बघतोय टोपी बघतोय किंवा काहीपण

नाही कलाकार लोकं तर आहेच ते बरोबर आहे तुझं

खास करून तिथं एडज्युकेशन वाढेल. पहिलं स्टॉप झालं होतं काही काळापुरतं तर त्याच्यात एडज्युकेशन वाढेल एडज्युकेशन वाढलं तर तेवढेच त्यांना एक नॅशनल इंटीग्रेशन प्रोग्रॅम असतो आपल्या इंडियामध्ये प्रोग्रॅम आहे का त्या त्या त्यांना इंडियाची सैर होईल इंडियामध्ये बाकी अदर पार्ट काय आहे तर त्यांना ते पण कळेल ना. ते फक्त पहाडीच जीवन जगतायेत. तेव्हडंच संध्याकाळी सातच्या आत घरात किती सिक्युरिटी फोर्सेस.

आणि इतर डे बाय डे ऑपरेशन होत राहतात या गोष्टी. तर त्यांना त्यातून निघण्याला एक वेगळं मार्ग भेटेल आणि एक वेगळी दुनिया बघायला मिळेल. बाकी भारतात पण असे लोकं आहेत, त्यांना भारतात काय चाललंय कुठं कुठं टेक्नॉलॉजी तिथं तर टेक्नॉलॉजी नाही फाईव्ह जी नाही टू जी नाही. कधी कधी रेंज असते कधी कधी नसते नाही का आठ आठ दिवस. त्यांना कनेक्टिव्हिटी सिस्टम एकदम झिरो आहे. त्यांना बाहेर येणं नॉर्मल एक दिल्ली पंजाब पर्यंत जरी आले ते त्यांना खूप काही शिकायला आणि बघायला मिळेल. आणि तिथले जे युथ आहे आपल्यासारखे एडज्युकेटेड युथ आहे ते प्रयास करतील की इथली जी टेक्नॉलॉजी तिथे नेण्याची.

अ बाय एडज्युकेशन सिस्टिम असेल किंवा काहीही. अ सांग रुपेश की एवढ्यात काही चकमक वगैरे मी तर नाही ऐकलंय. काय ते सगळे म्हणजे किंवा आपण टेररिस्ट अटॅक वगैरे बंद झालेले असं वाटतंय हे नं म्हणजे थंडीचं महिना आला की ते बंदच होऊन जातात. कारण त्यांना काही मार्गच नसतो एवढा बर्फ वगैरे पडत असतो. तर त्यामुळे असेल कदाचित किंवा कदाचित असं झालं असेल की आपल्याला माहित नसतील.

जम्मूमध्ये झालं एक सेक्टरमध्ये झालंय. घुसत होता त्याला न्यूट्रीलाईझ केलंय. आणि मॅसिव्ह

अ आली न्यूजला एक शॉर्ट न्यूज आली एकदम ओके म्हणजे असं मोठं असं चकमक वगैरे झाली नाहीये ना.

बरंय चांगलंय आपलं जे पण देशचं सिपाही वगैरे आहेत जेवढे सुरक्षित राहतील तेवढे चांगली गोष्ट आहे. ओके आता काय जोपर्यंत अकल येत नाही पाकिस्तानला तोपर्यंत हे चालायचंच.

प मला असं वाटतंय इथं कश्मीर आपल्याकडं आला ना, तर त्यांच्याकडे मार्ग काही राहणारच नाहीये की कुठून तरी ते लोकं पाठवतील आपल्याकडे. आपल्याला जे. अफगाण वगैरे साईडला जायचं असेल तर हे आपला मार्ग मोकळा होईल बाय ट्रॅव्हलिंग पण जाऊ शकतात आपली लोकं लॉकडाऊनमध्ये काय झालं अ

वीस हजार मेट्रिक टन गहू जो आपलं असतं ना खायचं, ते अफगाणला पाठवलं भारताने एज अ गिफ्ट म्हणून

ते पाठवण्याचा मार्ग एकमेव मार्ग होता आपल्याला. अ अटारी बॉर्डर मधून पाकिस्तानमधून जावं लागलं. जम्मू मार्गे पण आपण पाठवू शकतो. आणि आपलं बाय एअर मार्ग पण मोकळा होऊ शकतो. आणि हळूहळू

विचार कर ना की फायदा होईल जर आपण अ अफगाणिस्थानपर्यंत जरी पोहोचलो. म्हणजे तो एरिया कॅप्चर केल्यानंतर तर तिकडून पूर्ण मग, वरचं एशिया आहे पुढं युरोप आहे. युरोपपर्यंत आपण पुढे जाऊ शकतो. आणि मग नंतर आपला ट्रेड किती वाढू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला फायदाच आहे. आणि म्हणूनच कदाचित जे पण आहेत त्यांनी विचार केला असेल की आता वेळ झालेली आहे आता काढायची. कारण कसं माहिती का की आपण जर खाली बघितलं तर खाली समुद्र आहे. एका बाजूला पाकिस्तान आहे आणि दुसऱ्याबाजूला बांग्ला देश आहे.

थोडक्यात आपल्याला जर जायचं असेल तर समुद्रामधून जाणं काही सोपी गोष्ट नाहीये सोपी गोष्ट अ तेवढा पैसा पण त्याला लागणार आहे. तर तेव्ढ्यातूनच जर आपण इथून वरतून निघालो तर आपण डायरेक्ट की आपल्या जे पण

माल जे पण माल आहे तो डायरेक्ट्ली पोहचवू शकतो ना वरतीपर्यंत. येणाऱ्या गोष्टी जे पण आहेत ते पण येऊ शकतं. आता बघ कसं फॉर एक्झाम्पल मी सांग्लायला गेलो की अफगाणिस्थानवरुन आपल्याला नॉर्मली बिर्याणी वगैरे चे मसाले येतात. ओके

ते मसाले येण्यासाठी पण त्यांना कसं करावं लागतं, त्यांना ते डायरेक्ट्ली बाय शिप पाठवावं लागतं. किंवा डायरेक्ट्ली बाय प्लॅन वगैरे पाठवावं लागतं. तर आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जर तो मार्ग जर आपल्यासाठी ओपन झाला तर या सगळ्या गोष्टी डायरेक्ट्ली होऊन जातील.

ते परत आपलं रिलेशन चांगलं वाढेल. अफगाणिस्थान सोबत वाढेल. अफगाणिस्थान सोबत

अ पहिल्यापासून अफगाण सोबत आपलं रिलेशन चांगलंचं ये कारण की त्यांचे जे फॉरेन फ्रेंड म्हणतो आपण. जे मोठे मोठे अधिकारी ते आपले मोठे ते आपल्या इथेच ट्रेन होऊन जातात.

ते ते तर आहेच ये. रिलेशन तसं चांगलं आहे.

च्या हिशोबाने आपले व्यवस्थित तसं अजून नाहीये पण बघूया ते हळू हळू होईल. काय असं प्रॉब्लेम नाही ये वाटत ये मला. बरं मला ते सांग तू फुटबॉल वगैरे बघतोयस का? अ फिफाचं नाही बघितलं यार ते पण अ एक मित्र आहे आपला म्हणून तो त्यांच्या ऑर्गनायजेशन साठी गेलाय दिल्लीमधून.

हे आम्हाला पण नव्हतं माहित त्यांनी अचानकच कळवलं ग्रुपमध्ये.

अक्षय सोरसे. काय माहित नाही यार ओळखल की नाही याला.

बाकी मला आता काय झालं माहिती का आजकाल लोकं स्टेट्स वगैरे टाकतात. माहित नाही कुणाला फुटबॉल समजतही नसेल तरीपण टाकायचं म्हणून टाकतात. काय ते सौदी अरबपासून हे हारली, ती हारली अरे म्हंटल बाबा तू काही बघितलंय का आयुष्यात फुटबॉल? हातात तरी पकडलायस का?

ओके काही समजतं का तुला त्यातलं? नाही. फक्त लोकांनी आपल्याला ओळखावं आणि लोकांना माहिती असावं की आपण काहीतरी बघतोय फुटबॉल वगैरे वेगळ काहीतरी. तर त्यासाठी काय करतात लोकं टाकतात स्टेटस वगैरे. नाही काय माहिती काय विचित्र प्रकार चालू आहे आजकाल हाय ना.

ज्यांना माहित सुद्धा नसेल प्लेयर किती असतात. तिथे रुल्स काय?

ग्रीन कार्ड हे काय कार्ड पण माहित नसतील त्यांना.

बरं मला सांग ते पासपोर्ट वगैरे केलंस का तू कम्प्लिट तुझं? बनवलंस का?

ते आता बघ ना काय झालेलं आहे एक न्यूज आलेली आहे सध्या की म्हणे की जर तुमचं नाव सिंगल नेम असेल पासपोर्टवर तुमच्या तर तुम्हाला यूएइला ट्रॅव्हल करता येणार नाही म्हणजे दुबई वगैरे त्या बाजूला ट्रॅव्हल करता येणार नाही. तुमचं नाव आणि सरनेम दोन्ही पास व्हायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो ना की तू अप्लाय करशील ना तर त्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवशील

नाहीतर ते अलाऊ करत नाहीत आता. तर हे रीसेंट्ली त्यांनी लॉ काढलेला आहे. त्यांनी म्हणतात की

हां फुल नेम आता काय एक एकेरी नाव नको आहे त्यांना. अच्छा आणि पासपोर्टसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात?

बाकी तुमचे जे पण घराचे डॉक्युमेंट असल म्हणजे याचं पत्ता कुठे असतो मेन म्हणजे.

प एकदा ते फॉर्म आहेत ना ऑनलाईन करूया आपण. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर मी म्हणेल की, ते ऑफिसला बोलवतात आणि व्हेरिफिकेशन होत नंतर. ते व्हेरिफिकेशन नंतर मग ते आपल्याला पासपोर्ट साठी पुलिस व्हेरिफिकेशन होईल.

अच्छा आणि पासपोर्ट ऑफिस पुण्यात कुठे आहे एक्झॅक्ट्ली? पासपोर्ट ऑफिस तुला आठवत असेल ते अ आपण त्याबाजूला गेलो नाही का कोरेगाव पार्क च्या बाहेर निघालो. कोरेगाव पार्कच्या बाहेर निघाल्यानंतर थोडंसं पुढं गेल्यावर मग तिथं पासपोर्ट ऑफिस आहे.

अ तुला माहित असेल ते सिग्नल रेजिमेंटचं गेट आहे. इगल्सचं

इगलच्या गेटच्या समोर म्हणजे अगदी त्या गेटच्या समोर म्हणतो पलीकडे एकदम समोर जर बघितलं ना तर तिकडून एक किलोमीटर समोर गेला तर तिकडे पासपोर्टचं ऑफिस आहे.

हं त्यसाईडला पण एक सेकंड ऑफिस आहे. मला त्याबद्दल तर माहित नाही म्हणजे मी तिकडे गेलो नाहीये.

त्यावेळेस मी तिथं बोर्ड बघितलं मग म्हणलं यार हे कुठलं एरिया आहे? तर तिथल्या लोकलला विचारलं तर ते म्हंटले

हं चालेल कधी फॉर्म भरायचा पासपोर्टसाठी? काम करूया संडेला. संडेला टाईम आहे करून टाकू. संडेला नसेल तर मग कदाचित सोमवारी टाकून देऊया.

अरे तो पिक्चर आलेला आहे अमेझॉन प्राईमवर

हां म्हणजे कसं आहे माहिती का मी का रेकमेंड करतोय, कारण अशी कितीतरी खूप कमी पिक्चर असतात की जी खरंच म्हणजे नाही का आपण बघू शकतो. आणि बघण्या लायकीची असतात. बाकी इतर मला नाही वाटत एवढे चांगले आहेत.